मुर्ती पवई नाका येथे tunnel जवळ उभी आहे. साधारनतः शिवाजी महाराज्यांचा पुतळा त्यांना घोड्यावर बसताना दिसतो.

एक मेकांना लागुन आहे. जुना palace सुमारे तीनशे वर्षांपुर्वी बांधला गेला होता. आणि नविन palace सुमारे दोनशे वर्षा पुर्वी बांधला गेला, साताऱ्याच्या पश्चिमेला विस किलो मिटर पश्चिमेस बोसेकर धबधबा आहे. पश्चिम घाटातील मान्सुन पर्यटन स्थळांपैकी एक आहे. विशेषतः जुलै ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस सगळ्यात लोक या धबधब्याला भेटदेण्यासाठी महाराष्ट्रात येतात. साताऱ्या पासुन बाविस किलो मिटर अंतरावर उजडाई धबधबा सं सज्जन गडा साताऱ्या पासून सुमारे पंधरा किलो मिटर सातारा दर वर्षी

त्यांनी दोन लाख सहा हजार एकशे अठरा धावपटुचा बहुतेक लोकांसाठी mountain run single bought साठी Guinese world record पुस्तकात प्रवेश केला. सातारा शहर हे जे एक सैनीकाच शहर तसेच निवृत्ती वेतनाचे शहर म्हणुन ओळखले जाते. कास पठार येथे वेग वेगळ्या रंगाची आकर्षक फुले पर्यटकाच्या मान खेचुन घेतात. ऑक्टोबर ते डिसेंबर या फुलांचा बहार आसतो. सातारा जिल्ह्यात मराठी राज्याची राजधानी होती. त्याचा विस्थार सुमारे चौदा लक्ष किलो मिटर इतका होता. इसवी सन पुर्व दोन दोनशे मधील टाप तो पोरिओ लेखा नुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण कराड. पुर्वी क र हा ड प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे सोळा वर्षाचा वनवास होता त्या वाई तालुक्या क्याला सुरिना व विराट नगरी म्हणून संबोधले जायचे. सातारा हे सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हा एक जिल्हा आहे. सातारा ला शिवाजी महाराज्यांचा वारसा लाभलेला आहे. सज्जनगड हा किल्ला सातारा मध्ये आहे. सज्जनगड मध्ये रामदास स्वामींची समाधी आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराज्यांचे

तेरा वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला विराट नगरी म्हणून संबोधले जायचे. दक्षिनात्य मौर्य सम्राज्याच्या काळात दोन शा पुर्वी सात वाहांच राज्य होते. हा जिल्हा दक्षीन महाराष्ट्राचा एक भाग असुन आता पर्यंत पदामाछ पदामीचे, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, देवगिरीचे यादव भाव मानी व आदिल शाही, शिवाजी महाराज, शाहु महाराज आणि शाहु दोन प्रतापसिंह यांनी राज्य केले. कराड येथे कृष्णा कोयना नदिचा संगम झाला आहे. त्या ठिकाणी प्रती संगम म्हटले जाते. येथे कृष्णा माईचे मंदीर आहे. कराडचे नाव यशवंतराव चव्हान यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या सातारा जिल्ह्या ज्याची शैक्षणीक अर्थीक व संस्कृतीक प्रगती यशवंतराव चव्हान यांचा मोठा वाटा आहे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणारे यशवंतरावांनी केंद्रीय मंत्रीपदाचा वरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचा कारकिर्द गाजवली. यशस्वी ठरवली. ज्यांच्याकडे सांस्कृतीक जान होती. विकासात्मक दृष्टीकोन होता. अश्या यशवंतराव चव्हान यांची समाधी प्रतिसंगमावर आहे. फल्टन येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते शिवाजीराव भोसले गेले आनेक वर्ष वास्तव्यास होते. आपले ओघळत्या वाणिने वैशिष्ठपुर्ण अशा वकृत्व शैलीच्या माध्यमातुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वमी विवेकानंद, योगी आरविंद, श्री रामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्वांच एक निराळे दर्शन माणसाला घडविले होते. आलम olympic मध्ये होयक तिर्थ्व क्रिडा प्रकार सातारात भारताला पहिले पदक मिळवून देणारा श्री खाशाबा जाधव हे कराड तालुक्यातील या गावचे होते. श्री जाधव यांनी एकोनीसशे

श्री बी जी शिर्के यांचा जन्म किल्यातील वाई तालुक्यातील पसरणे या गावाचा. आपल्याला शे आपल्याला क्षेत्र उच्च शिखर गाठण्या नंतर ही या दोन दोहांनी आपल्या गावाचा संपर्क ठेवला होता.

तरी सदस्य भारतीय सैन्यात भरती झाला आहे. सोळाशे पाशष्ठ भारत चीन युद्धात चार एकोनिसशे पासष्ठच्या पाकिस्तान युद्धात दोन तर एकोनिसशे युद्धात एक जवान देशासाठी शहीद झाला आहे. देशाच्या सैन्यात योगदान देण्याची त्या गावची परंपरा लक्षात घेत odd monk britain पासुन ते general केरीअप्पा पर्यंत बऱ्याच मंडळींनी आपशिंगेला भेट देऊन त्यांन आनमोल योगदानाची नोंद घेतली आहे. सातारा मुंबई पासुन राष्ट्रीय महामार्ग आठ्ठेचाळ वर मुंबई पुणे express आणि ही विरुळ मार्ग दोनशे पन्नास किलो मिटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज station मुंबई ते कोल्हापुर मार्गे सातारा मार्गे railway सेवा वरवली व दादर मुंबई central व ठाण्याच्या शात्रा अशी खाजगी travels आणि सरकारी राज्य परिवहन buses उपलब्ध आहेत. सातारा हे पहिल्या पासून

सातारा जिल्ह्याचे पुर्वेस सोलापुर जिल्हा आहे. पश्चिमेस रत्ना रत्नागिरी जिल्हा वायव्येस रायगड जिल्हा, उत्तरेस पुणे जिल्हा, व दक्षिनेस सांगली जिल्हा आहे. सातारा तालुक्यातील साताऱ्यात साताऱ्याचे साताऱ्यातील तालुक्यांची नाव आहे. सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फल्टन, मान, खटाव, कोरेगाव, फल्टन, जावळी, खंडाळा आशी तालुक्यांची नाव आहे.

तालुक्यातील लोकसंख्या व क्षेत्रफळ महाबळेश्वर तालुक्यातच सब महाबळेश्वर ताल्यक्याचे क्षेत्रफळ तीनशे सत्त्यांशी चौरस किलो मिटर आहे. तर लोक संख्या चोप्पन्न हजार आहे. वाई तालुक्याचे क्षेत्रफळ सहाशे बाविस चौरस किलो मिटर आहे तर लोक संख्या एक लाख एक्क्यांशी हजार आहे. खंडाळ्यात च क्षेत्रफळ सहाशे चौरस किलो मिटर आहे. तर लोक संख्या एक लाख एकोनीस हजार आहे. फल्टनचं क्षेत्रफळ एक एक हजार एकशे सत्त्यांशी चौरस किलो मिटर आहे तर लोक संख्या तीन लाख सोळा हजार आहे. मान तालुक्याच क्षेत्रफळ एक हजार सहाशे आठ आहे तर लोक संख्या एक लाख नव्व्यनव हजार आहे. खटाव तालुक्याचं क्षेत्रफल एक हजार तीनशे चौऱ्यांशी चौरस किलो मिटर आहे. तर लोक संख्या दोन लाख साठ हजार आहे. गोरेगाव चे क्षेत्रफळ एकशे सत्तावन्न चौरस किलो मिटर आहे. तर लोक संख्या दोन लाख छप्पन्न हजार आहे. सातारा तालुक्याच क्षेत्रफळ एकशे त्रेपन्न आहे. तर लोक संख्या चार लाख एक्कावन्न हजार आहे. जावळीच क्षेत्रफळ आठशे एकसष्ठ आहे. तर लोक संख्या एक लाख चोविस हजार आहे. पाटानचं क्षेत्रफळ एक हजार चारशे साठ आहे. तर लोक संख्या दोन लाख सत्त्यांशी सत्त्यानव हजार आहे. कराडचं क्षेत्रफळ एक हजार चौऱ्यात्तर आहे. तर लोक संख्या पाच लाख त्रेचाळी हजार आहे. जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानीक स्वराज्य संस्था नगर पालिका नऊ आहे. सातारा, कराड, फल्टन, रहिमतपुर, मसवड, वाई, माज पाचगनी, आणि मलकापुर जिल्हापरिषद एक आहे ती सातारा आहे. पंचायत समिती सातारा, वाई, खंडाळा, हमाबळेश्वर, कराड, पाटन, कोरेगाव, मान, खटाव, फल्टन, जावळी तर सातारा मध्ये ग्रामपंचायती एक हजार

ऐंशी आहेत.

हम्म हम्म

मध्य युगीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास यात सातारा जिल्ह्याला नेहमीच मोठे स्थान लाभले आहे. याच Hello? हा बोला.

TV च पाहत होतो. चालू होत. काई चांगल्या movies नाई कुठल्या. , म्हंटल जाऊदे आता.

खूप अशी शांत अशी छान comedy अशे आवडतात. म्हणजे ज्याच्यात खूप धमाल हसायला येत. अशे आवडतात. पण आता काय आजकाल तस नाहीये. म्हणजे, काई होत नाई म्हणजे. तेवढी तेवढी entertaintment होते. आजकालच्या movie ए. त्याच्यात आता तेच basic मध्ये म्हणजे असं चित्रपट हि concept काय आहे. जुन्याकाळी किंवा

नाई base काय होता माहितीय का? जुन्या काळामध्ये चित्रपटाचा main उद्देश होता मनोरंजन. म्हणजे तेव्हा लोकांकडे मनोरंजनाची काई साधनं नव्हती. म तेव्हा नाटकं असायची. चित्रपट असायची. म तेव्हा लोकय ना, म्हणजे खास त्याच्यासाठी कुठून-कुठून लोकं अं चित्रपट पाहण्यासाठी, आठवत संगमनेर मध्ये लोकं बाहेरून गावावरची लोकं यायची दिवसा. म्हणजे शनिवारच्या बाजाराच्या दिवशी ticket मिळायचं नाई. का त मनोरंजन मनोरंजन हाच उद्देश होता. उद्देश होता. पण मनोरंजनासोबत त्यातलं काहीतरी शिकण्यासारखं, हा बऱ्याच गोष्टी होत्या ना आपण जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी आणि एक तरुण वर्ग जेव्हा कुठलीही गोष्ट पाहतो. बऱ्याचवेळा अनुकरण पण करतो. आपण पाहतो ना. तेव्हा जेव्हा मला आठवत चांगलं. आला होता. म त्यांनी जे कपडे घातले होते. भाग्यश्रीनि तशे सगळ्यांनी म्हणजे ते कपडे अशे

त्यांनी प्रोत्साहन पण दिल त्या गोष्टींनी. काई नि काई असतात काही चांगले आणि काही वाईट गोष्टी असतात. पण आता काय झालंय माहितीय का, ते प्रोत्साहन काई राहिलंच नाहीये. म्हणजे असं झालंय. कि फक्त मनोरंजन, तिथंच पहा आणि तिथंच सोडून द्या. म्हणजे तुम्ही जर अं theater मध्ये गेला असेल. चित्रपट गृहात गेले असेल. चित्रपट पहिला. तिथेच पहा आणि तिथेच सोडून द्या. त्याच्यातलं काहीही घरी घेऊन येऊ नका. कारण ते निव्वळ मनोरंजन म्हणजे मनोरंजन. असं नाई कि आपण काही. आता जेव्हा कधी चित्रपट येतात. आणि मग जेव्हा खरं तर आपल्या पूर्ण चित्रपट सृष्टीत, सगळ्यात अं iconic आपण ज्याला म्हणू. असा आहे त जेव्हा आजही येतो. सगळेच्या सगळे बघतात. आणि आम्ही खरच बघतो. आणि मुलांना पण बघतो. आणि तिथे मुलांना ते त्यांच्यासाठी पण ए. कि अं मुलांना प्रोत्साहन कशाने येत म्हणजे मुलांना चांगलं का वाटत माहितीय त्याच्यामध्ये. कि इतक्या सगळ्या विपरीत परिस्थिती मध्ये सुद्धा धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी अं त्या जो villain होता. डाकू त्याला मारलं.

नाई सत्य सत्य,

सत्याचा विजय होतो किंवा जी योग्य गोष्ट आहे तीच राहते. आणि अयोग्य गोष्ट हे हुन जाते. त मुलांना त्यामधन शिकायला मिळतं. कारण काय होत माहितीय, याना त आपल्याला माहित होत. आपण सुद्धा एकलेलंय डाकूंबद्दल. मग आता इथे लोक सांगतात. इथं चंबळ जवळ ए ना इथून. इथून चंबळ जवळ ए आमच्यापासन. तर जेव्हा इथं इथं आहेत ना लोक चंबळची काही लोक आहेत. त्या side ची. म ते सांगतात कस लुटलं गेलं होत. शेजारचे सांगत होते. कि त्यांच्या इथे म्हणजे अं त्यांच्या अं त्यांच्यासमोर दहा ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या त्यांची वरती दरोडा पडला होता. आणि दरोडा असा पडला होता अन त्यांच्याकडे बंदुकीपण होत्या तेव्हा. पण असं झालं कि बंदूक ज्यांच्याकडे होती त ते, अं शेतामंधी चक्कर मारायला गेले होते. संध्याकाळी सात वाजताच दरोडा पडला होता. ते सात वाजता पण त्या काळात म्हणजे त्या सगळ्या गोष्टींच्या असं त्यांच्या, पूर्ण त्याच्यावरती त आमच्या मुलांना ती गोष्ट खूप चांगली वाटली. कि अरे दरोडा पडला होता तेव्हा तुमच्या घरचे पण मध्ये, ठाकूरने ते दोन लोकं आणून, त्यांचा सगळं नायनाट केला. त ते मुलांसाठी खूप छानशी गोष्टय. पण आता काय entertaintment ए सांगा. म्हणजे मनोरंजन कस होत. आता काई होत का आपल्याला. कधी ऐकलय कुठल्या movie पाहून आलोय आणि काई शिकलोय. हा त तेच माझं कि ते असायचं कुठली movie असेल, नाटक असेल. त्याच्यामध्ये काहीतरी चांगली चांगली एक शिकवण असायची. जे आपण जुन्या काळी तरी असल्या शाळेमध्ये ऐकायचो. त त्याच्यामध्ये सांगायचे. त्याच्यामध्ये एक असं येत कि काहीतरी चांगली गोष्ट तुम्हाला तिथं शिकायला भेटायची. हि हि गोष्ट नाई हि चुकीचं असत. म्हणजे चुकीचं चुकीचं असत. त्याच्यामुळे ह्याचा नायनाट झाला. हे त्याचा,

Commercial इतकं commercial झालं. कि आता ते censor board कुठं गेलं हेच कळत नाई आपल्याला.

कशासाठीय त्यांचं काम काय. त ते सगळं सोडून आणि त्या गोष्टीमूळ नवीन पिढीवरती ते झालेलेत काय म्हणू आपण त्याला. अं त्याच्यावरती जे संस्कार होते ते चुकीचे होते किंवा, जे असतात जे छोटे मुलं ए. जे असं काहीतरी गोष्ट बघतात म ते चुकीच्या गोष्टीला लवकर follow करतात. नाई आणि तसचे म्हणजे चुकीच्या काय आणि चांगल्या काय आणि वाईट काय. म्हणजे गोष्टी अशा अशाय त्या गोष्टी कि आता म्हणजे आता कुठलीही गोष्ट आपण पहिलीए.

आणि म ते अनुकरण करणं म्हणजे आता काही गोष्ट पूर्वी त आपण जेव्हा मला चांगलं आठवत. कि खूप लोकं अनुकरण करायचे. पण आता त्यांच्यासाठी एकच गोष्ट डोक्यात ठेवायची. कि आपण चित्रपट फक्त, त मनोरंजनासाठी पहिला. मनोरंजन झालं संपलं. आता ते काय VFX वगैरे वापरतात त्याच्यामध्ये. म लोकांना असं वाटत उडतात. एक माणूस चार लोकांना मारतो. काही संकल्पना पण चुकीच्या develop होतात ना. असं होऊ शकत कि hero ला पाच-सात-आठ लोकांनी पकडलंय, आणि hero नि सगळ्यांना धुतलंय. असं होत का कधी. real life मध्ये झालंय कधी?

मध्ये धुतलंय लोकांना. असं असं ज्यांनी hero गिरी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी मर खाल्लाय. माझ्या समोरच उदाहरण ए. आता माहितीये latest एकदा बाजारामध्ये आम्ही काई भाजी वगैरे असा चांगला बाजार भरलेला होता. आणि एक एकाच्या मागे, एकाच्या मागे चार-पाच लोक लागले. त काहीतरी त्यांचं झालं असेल. म हा इतका hero बनून म्हणजे यांनी असं नाई कि त्यांना पळाला किंवा काई असं नाई. कि हा पण उभा राहिला अन द्यायला लागला.

म्हणजे मी आता hero गिरी करायला जातात ना मुलं. हे सगळं पाहून. त सगळ्या गोष्टी नाई करायला पाहिजे.

मनोरंजन करायचं आणि आपलं आपलं आपल्या रस्त्याला निघायचं.

हम्म त generally असं करतात कि केलं नाही केलं. कि झालं. पण आता आता तो नव्हता आला मध्ये movie

माहितीये आता माणूस बनतो. आता हे काय म्हणजे हे काय कसलं. ते VFX वापरून तुम्ही ते तयार केलं. मला माझ्या दोन्ही मुलांना इतकं समजावं लागलं. कि हे सगळं मनोरंजनासाठी असं होत नाहीये. मी ते जंगलात होत असेल का त्या हिमालयाच्या. म तिकडे जायचं का आपण. पाहून यायचं का जंगलामध्ये खरंच माणूस असा तो झाडाखाली गेल्यानंतर तो होतो का. म्हणजे हे सगळ समजवता-समजवता नाकी नऊ आले. म्हणजे मी त विचार आणि आणि गेलो आम्ही त्यांच्यासाठीच होतो. त्यांना पाहायचा होता. चांगला चांगली movie आम्हाला असं वाटलं कि काई वेगळं असेल. म्हणजे होता त्यात message चांगला होता. Message त्याच्यात असा होता, message खूप छान होता.

म्हणजे ते आपलं आपल्यासाठी खूप चांगलंय. याच्यासाठी oxygen याच्यासाठी ते. पण,

तुम्ही तोडलं नाही पाहिजे. असं सगळं आपण माहिती ते तू आता पाहिलं मध्ये हृषीकेशला वगैरे हे किती झालं होत. पूर वगैरे आला होता. सारखं ते machine वगरे चालवून तिथे खूप जास्त हे होत ना. यांच्यामध्ये, तसच तिथं तो message चांगला होता त्या मध्ये. पण तो जेव्हा व्हायचा तो वरून धवन. आमच्या मुलांना इतकं कौतुक खरंच होत का. नाही नाही mummy होत असेल तुला नाई माहित. म्हंटल आता काय करावं याना. म्हणजे आता हे असं. कि आपण कधी जावं. तो चित्रपट पाहायला आणि असं काई कहाणी व्हावी.

चित्रपट हे होते. त ते अशे होते कधी त्यातन होतंय. हे आधी नवीन मध्ये अशे बरेच चित्रपट ए. आता समजा आपण बघू मेरी कोमी. त तिथं, मेरी कोम yes मेरी कोम एक number. त्याच्यानंतर तो ही एक movie ए. हा जो मुलगा आजच मी त्याची म्हणजे clips पाहत होते. म्हणजे खरं मला त म्हणजे मी ना कधी पण त्याला लावते यूट्यूब ला. आणि पाहते एक number च त, त त्या मुलाला ऐकायला आणि बोलता येत नव्हतं. आणि तो cricket खेळायचा. हा cricket खेळायचा. मिल्खा आहे. त अशे motivational movie असणार. असायला पाहिजे. किंवा airlift ए. Then आपण आपण म्हणू three idiots पण. आहे त्यातून शिकण्यासारखं. Three idiots मधनं पण खूप शिकण्यासारखं आहे. खूप शिकण्यासारखं. खूप ए. अशे अशा movie असायला पाहिजे ज्यातन मुलांना काहीतरी, हा दुसरं आता माहितीये आता दुसरा सध्या latest पाहिलेलं सगळ्यात छान movie तानाजी. म्हणजे तानाजीतन सुद्धा पाहायला मिळालं जिद्ध माणसाकडनं काहीही करवू शकते. कि जर तुमच्याकडे असेल खूप हा,

आपलं आयुष्य पूर्ण त्याच्यातच गेलंय कि अं त्यांच्या गोष्टी, त्यांचे किल्ले. म्हणजे दर वर्षी आपलं fix असायचं कि,

सहलीला जाणार आणि किल्य्यावरतीच जाणार आहे. पण आता ह्या मुलांना इतकं तिथं नाहीये इथे. इथे म्हणजे नाहीये. त ला जस तो चौथी पर्यंत आता. गेल्यानंतर त्याला असं खूप काई माहिती नव्हतं. आता, त ते जे तानाजी जेव्हा त्यांनी पहिला. इतका खुश झाला. बापरे. आणि जितकी मराठी आणि ती जेवढी आता ना त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडेचा आणखी एक movie आला होता. अशी जेवढी हि शिवाजी महाराजांची जितके movie एत ना, त्यानंतर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.

सगळे movie त्यांनी माहितीय पूर्ण मागच्या वर्षी आम्ही काढून-काढून पाहीले.

हा-हा MBBS. MBBS. आहेत अशे अशा movie असायला पाहिजे.

यातनं काहीतरी input output भेटत. त्याच्यानंतर तो हा एक movie मला खूप आवडला होता. आता eighty three हा एक आला. ज्यांनी हा eighty three पण खूप छाने. म्हणजे eighty three तुला माहितीये एक गोष्ट कळली. कि असं नाहीये. जर तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे जर आपण म्हणतो ना. जिद्द तानाजीत. तशीच ती जिद्दय ना. जर मी, विचार केला कि मला हे करायचंय. तर काहीच अशक्य नाहीये. म्हणजे कदाचित, Hockey-hockey वरती based एक movie ए

ladies indian team च्या वरती तो movie ए. म्हणजे अशे movie असायला पाहिजे जे आता हल्ली नाहीये. नसतात तशे. म आता आता आता ते मनोरंजनच होतय एक प्रकारचं कि आपण entertaintment झालो. छान गाणे ऐकले. छान dance पहिला. झालं. मला कधी-कधी असं वाटत कि ते entertaintment पेक्षा लोक त्याच्यातन चुकीचं जास्त घेतात. आणि तो wastage of time होतोय.

मनोरंजन मनोरंजन वेगळं. आताच्या latest जे movies एत. तर ते मनोरंजन आणि मनोरंजन वेगळी असेल. आणि आताचे जे आहे त्यांचं शरीर प्रदर्शन जास्त म्हणा. किंवा एखाद्या hero च्या मुलीला, मुलाला अं produce करायचं. काहीतरी story बनवायची.

दिला टाकून. त तो त्यात मजा नाई. असं वाटत movie असावे. त ते काहीतरी शिकण्यासाठी motivational असंय. हा म्हणजे माझं एक opinion आहे. हा नाई आता तुझं opinion झालं. पण माझं जस आमचं आम्ही आता एक मी. आम्ही जस आम्हाला सवय ए. कि नवीन movies आल्यानंतर पाहायला जाणं. चांगलं असेल त त्याच खूप जे असं आता ज्याच्यावरती ती baby वगैरे आले अक्षय कुमारचे. अं holiday अं soldier holiday holiday movie अशे movies आम्ही खूप असं पाहायला. PK आम्ही खूप म्हणजे अगदी वाट पाहून होतो कि जायचंय. तो एक movie ए. आपण तो,

हा URI attack तो पुलवामा चा तो URI त तो सुद्धा हा तो, खूप छान movie ए. बघ बघ बघितलच असेल तुम्ही पण अं म्हणजे क कायम कायम बघण्यासारखा movie आहे. हा म तशी movies आम्ही खूप पाहिले. म्हणजे पाहतो आम्ही generally आमच्या घरात generally यांना सवय आहे. कि याना चित्रपट चित्रपट गृहात जाऊनच पाहायला आवडतो. म्हणजे इथे पाहण्यापेक्षा असं कि हा पहिले तिथेच पाहायचा. तर तिथं फक्त म्हणून आम्ही आतापण friday ला जाऊन आलो. नवीन म्हणजे बरेच दिवस झाले.

कोण-कोण प्रवीण तांबे. अच्छा प्रवीण तांबेचा पण मी पाहिलाय. यांनी केलंय तो अं यांनी केलंय अं श्रेयस तळपदेनि केलंय ना ते प्रवीण तांबेच. हो मी पाहिलं. मी-मी सांगते ना मी-मी जितके घेते subscription मी सगळे movie पाहते. आणि घरातसुद्धा मुलांना सुद्धा दाखवते. म्हणजे जे मला motivational वाटत असतात. पण आता नाई आता काय झालंय, हा दाखवते म्हणजे तो प्रवीण तांबेचा आम्ही दोघांनी पहिला. त्याच्यानंतर आम्ही rocket rocketary पाहिला, rocketary. याचा तो जो आला होता ना आता मध्ये. ज्यांनी R माधवन नि केलं होत, तो पण अतिशय सुंदर movie. म्हणजे actually त्यांचं चरित्र ते मी वाचलंच होत अगोदर. कि त्यांचं काय ए ते. पण-पण तो पण खूप छान. म्हणजे आजच असं असत. आणि लोक किती struggle करतात. म्हणजे,

अशा movie बघताना मनोरंजन तर होतच पण त्याच्याकडे बघून आपल्यालाहि वाटत कि नाई मला काहीतरी असं व्हायचंय. हो मग आता सोनूला किती म्हणजे माहितीये सोनूला जेव्हा अं ते आपण पहिला URI attack

मी ninety nine percent प्रयत्न करेल कि मला airforce मधेच जायचंय. आणि मला fighter pilot च व्हायचंय. म्हणजे त्याच्या डोक्यात ती हा म ती कल्पना आली म मी त्याला म्हंटल तू कधी पाहिलं. अन त्याच्यानंतर तो दुसरा आला. गुंजन सक्सेना,

किती म्हणजे तेव्हा तिनी कारगिल मध्ये खूप जास्त केलं ना. जेव्हा खूप गरज होती आपल्याला. तेव्हा खूप केलं. त मग तो मला म्हणला अरे म्हणलं चांगली गोष्टय. काही हे नाहीये. छान movie ए. काही काही movie खरंच बघण्यासारखीये. आता लहान मुलांना दाखवायचं म्हण्टल्यास movie दाखवले पाहिजे. हो आता त्याच्यात काई, त्यात लोकांचं struggle कळतं. म त्याच्यावरुन, struggle पण कळतं आणि आहे म्हणजे काहीतरी. आणि ते खरं तर माहिती त्याच्यात दुसर माहितीये आजच मी त्याच्यात अं वाचलं. तो नाई का हीचा आलिया भट चा कोणता movie होता तो? यांच्यात नाई ती हे बनून, spy बनून गेली होती पाकिस्तानमध्ये,